ना एका मुलाच्या हातात झेंडा आहेत. काही मुली बसलेल्या आहेत.

नदी आहे नदीच्या नदीवर एक पूल आहे. नदीमध्ये काही लोक आहे स्नान करताना दिसत आहेत काहीजण. नदीच्या किनारी झाड आहेत.